इथे आम्हाला काफी सारी झाडं दिसत आहेत.

ही थाली व्हाईट कलरची आहे आणि--

इथे आम्हाला चार पाच लोकं दिसत आहेत.

नदीच्या किनारी आम्हाला काही लोकं दिसत आहेत.

दोन दुकाने दिसतं आहेत. इथे लिहिलेला आहे.

बिस्कीट चे पण पॅकेट आहेत कुरकुरेंचे पण पॅकेट --

इनौगुरेशन दिसत आहे इथं त्याला सजवत आहेत.

चौपाटी मध्ये काही लोकं दिसत आहेत.

यामध्ये आम्हाला एक मुलगी दिसत आ --

इथं पेरू पण आहे नासपत्ती आहे.

यामध्ये आम्हाला हॉटेल कस्तुर अ होम अवे फ्रॉम होम असं लिहिलेलं दिसत आहे.

अंदर आम्हाला एक टॉप दिसत आहे.

यामध्ये रनिंग रूम गोंदिया असं लिहिलेलं दिसतं आहे.